हॅलो

अग, अळीवाचे लाडू करतेय ग जरा...थंडी आहे ना जरा सध्या

त्याच्यमुळे मग म्हटलं जरा अळीव, गुळ, तूप, खोबर घातलं की थोडसं

आता थोड्यावेळाने भाजणीचं भाजायला घेते ..थालिपीठाची भाजणी खरचं गं लक्षात नाही आलं हे...सगळं असं करायला पाहिजे...मी बी करीन खर तर..

हा नो...आणि मग एकंदरीत

हो गरम गरम बाजरीचा भाकरी ..हो ... ह्या दिवसात .खाताततच ना

म म्हणून म्हटलं ...आजकाल तुम्ही कोणी बाजरीची भाकरी नुसती खात नाही ना ग...

म्हणून मी आपलं..म्हणून म्हटलं चला बाजरी, ज्वारी, बाकीच्या थोड्या डाळी, उडीद डाळ असं वगैरे सगळं भाजून

धने जीरे घालून म्हणलं सरळं थालिपीठाचं पिठंच करावं..

हा...नाही चांगलं आहे जमलं तर डींकाचेपण थोडे हो...डींकाचेपण थोडेसे लाडू करीन पाहिजेतर

हो हो पाठवते पाठवते...हम्म्म चालेल चालेल..पाठव मला छान

Voice overlapping थालपिठाच्या ह्याच्यात कसं पाहिजे त्या भाज्यापण घालू शकता ना तुम्ही त्यामुळे भाजीही जातेय आणि सगळंच जातयं ...नुसती पोळी भाजी खाली पण जात नाही ना ग

ऋतीमानाप्रमाणे खायला पाहिजे ते...लक्षात येत नाही ते हम्म् लक्षात नाही येतं...हा मग त्याच्यात तीळ वैगरे घालून अजून थोडसं हे होत ना

बरोबर बरोबर उष्ण असतात ना तीळपण उष्ण असतात....आता थंडीच्या मौसमामध्ये उष्ण पण असतात...स्निग्धपण असताता....थोडसं त्वचा कोरडी पडते ना ...नाही म्हटलं तरी.... हो खरचं...जुन्या गोष्टी किती चांगल्या होत्या ना लक्षात ठेवायला पाहिजेत.. नाही पण खरचं आहे...खरचं आहे... हे पदार्थ कसे करायचे....काय करायचे आजकालच्या तर मुलींना शिकवलं पाहिजे....नाहीतर ह्या फास्चफुडच्या ह्याच्यात

कोण काही लक्षात ठेवत नाही ....खाल्ल जात नाही .... नुसतं वाफाळलेलं खाऊन काही उपयोग नाहीय ते पौष्टीकपण तेवढच पाहिजे ते अन्न... पौष्टीक पाहिजे...हेल्दी पाहिजे....पचायला प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे सगळंच आहे ग...त्यामुळे आपले पारंपारीक जे पदार्त आहेत ना

हे खूपचं खरचं चांगल आहे...आपल्या पूर्वजांनी एवढं छान हे करुन ठेवलयं ना...

मग काय चालतय जंक फुड काय काय नी बसायचं डॉक्टरचे हेलपाटे घालत... Laugh नाही नाही तसं काही नाही...आजकाल शिकतात पण मुली आवडीने विचारतात माझ्या काय काय मैत्रिणी आहेत ना विचारत असतात पदार्थ वेगवेगळे आता जेवढे मला येतात तेवढे सांगते पण. तरी कसं आयडीयल म्हणजे अस नीट व्यवस्थित असं त्याची कृती आणि माप हो........ आता तसं पाहिलं तर जवसवगैरे खाते...कस आता कफाचे दिवसं आहेत ना ...जवसं खाल्ल किंवा त्याची चटणी हे खाल्ल की कफ कमी होतो

खरचं की...जवसाचं आणि बडीशेपचा

ते ही करतो...पण मग असी थालपिठाबराबर चटणी म्हणजे असं...अजून छान ना काही..

आणि ती खाल्ली जाते चटणी सारखं कसं गोष्ट आहे...

आणि खर तर अस होऊ शकत का कुटासारखा वापर होऊ शकतो का...जवसाचं कुट केल तर त्याचा वापर होऊ सकतो को होऊ शकेल तसं पण ते कसं थोडसं चिकट होत ना त्यामुळे कोणाला आवडतं कोणाला नाही आवडतं..

तसही होऊ शकतं ............पण चिकटं होत ना ते..

अळीव काय...जवस काय...चिकट होतात ते...हा..

ताळाची ..जवसाची चटणी चालू शकते...

कारळाची अश्या ह्याची चटणी टालू शकते.. हम्म...ते सगळेच पदार्थ स्निग्ध असतात ना..जवसं..कारळ..तीळ

हम्म...खरचं आहे असे स्निग्ध पदार्थ थंडी गारठ्याचं खाल्ले पाहिजे...

हो ना हो आणि काय म्हणतात त्याला तेच विचारायचं होत.. लाडू तर बनविनच मी....चटण्या ही बर झाल सांगितलस तू

हा साहित्य आणते जरा..करते जरा

संध्याकाळ पर्यंत आणि तुला फोटो पाठवते..हा..हा हो थालिपाठाची भाजन जमतं असेल

थालपिठ करू शकतेस..पुऱ्या करु शकतेस...सगळं अररररर...माझा चहा जळतोय ....ग्रसवर ठेवला चहा

अग बोलं बोलं.. करते मी गॅस कमी ...बरं ठीक आहे बोलू मग नंतर नाही तर मग चला हो बाय